एक ड्रगन ची मूर्ती दिसत आहे ही मूर्ती काळी दिसत काळ्या कलर ची हाय मूर्ती च्या खालती काही पिवळ्या कलरचे दगड लागलेले --

काही काळ्या कलर चे बॉ--

मूर्ती ही काळ्या कलरची आहे मूर्ती ही छत्रपती शिवाजी महाराजाची दिसत--

एक मंदिर दिसत आहे मंदिर हा काळ्या कलर चा दिसत आहे.

एक सिनेमा हॉल दिसत आहे सिनेमा हॉलच्या समोर एक पोस्टर लागलेला दिसत --

इमारतच्या समोर काही लोक दिसत आहेत.

साइड ला आणखी काही गाड्या दिसत आहेत आणि रोड पण दि--

आणि वरती पण काही लोक दिसत आहेत आणि मॉल च्या साइड ला--

जे गुलाबी आणि पिवळ्या कलरचे दिस--

इमारत च्या वरती काही खिडक्या दिसत आहे.

दीवार च्या आत मध्ये काही लोक उभे दिसत आहेत आणि काही लोक बसलेले दिस--

एक सोफा ठेवलेला दिसत आहे साइड ला खिडकी वर काही लटकवलेला दिस--

एक दुकान दिसत आहे दुकानमध्ये काही सामान ठेवलेला दिसत आहे.

साइड ला एक काळ्या कलर ची दिवार दिसत आहे काही पिल्लर आहेत जे हिरव्या आणि पिवळ्या कलर चे दिसत --

समोर चेअर दिसत आहे दुकानाच्या साइडला --

तो त्या पहाडीला हात लावतानी दिसत आहे साइड ला काही गोटे पण दिसत आहे.

एक दीवार दिसत आहे दीवार मध्ये एक काचेची रॅक दिस--

वरती वरती एक स्टिकर लागलेल दिसत आहे त्याच्या वरती एक--

समानामध्ये एक पेन दिसत आहे जे एका--

मागच्या साइड ला काही लाइट लागलेले दिस--

हॉल च्या साइड ला काही पिल्लर दिसत आहेत हॉल च्यावरती एक झुमर लागलेले आहे.

काही झाड लागलेली दिसत आहे.

हे केसरी आणि पिवळ्या कलरचे दिसत आहे हॉल मध्ये काही खिडक्या पण दिसत आहे.